एक विषयावर थोडासा मार्गदर्शन हव होत. म्हणून अ फोन केला.

काही नाही डोक्यात एक बिज़नेसची संकल्पना आली आहे डोक्यामध्ये, कि काहीतरी नोकरी संभाळून एखादा छोटासा व्यवसाय करावा अस हे आहे. तर म्हंटल आता तुमच सगळ बॅकग्राउंड बिझनेस असल्या कारणाने म्हंटल फोन करावा तुम्हाला.

म्हणून म्हंटल आता तुमच कस पूर्ण पहिल्या पासून तुम्ही या अ ह्याच्यात आहात ना. बिझनेस मध्ये.

तुमचा म्हंटल सगळा हा प पहिल्या पासूनचा पिढी जात अ व्यवसाय असल्या कारणाने सगळी गणित तुम्ही ची हां बिझनेस म्हणजे काय? बिझनेस दोन तीन प्रकारात मोडतात बिज़नस , बिझनेस म्हणजे कारागिरी पण बिझनेस मध्ये येते.

नाही मला अस स्वतःचा मॅनुफॅकचरिंग वगैरे असं तर नाही करायच आहे. पण म्हंटल जसा एखादा अ मोठा किराणा मालवाला किंवा कस ट्रेडिंग ट्रेडिंग करतो. तर तो एक प्रकार बिझनेसच झाला ना तर हो हो हो म्हणून म्हंटल कि आपण हे करू, कारण सध्याच सगळ एकंदर धकाधकी नोकऱ्या सगळ्या एकंदर ह्या करोना नंतरच सगळ नोकरी मध्ये शाश्वती नाही आ शाश्वती नाही नोकरी ची शाश्वती नाही हां हां तसं एकदम लगेच बिझनेसला सुरुवात केली आणि त्याच्यात यश मिळेल अस ही नाही नाही नाही नाही जरा तुमची तपश्चरी लागते मेन

अंघोळ घातली लागेल

आता दुकानातच आहात का तुमच्या? दुकानात तेच जाणवल

अरे ते सध्या काय आता सगळे सण होऊन गेलेत ना हो त्यामुळे थोडा आराम आहे. हां बरोबर आहे, बरोबर आहे. लागोपाठ सगळे आपले सण येतात ना, मी त्या ते सगळे दिवशी सण हे आले

हां.तुमचा तुमचा जो व्यवसायचा जे हे आ आपण तुमच तुमचं हे आहे तर तुमचा जसा जरी बिझनेस हा अ वेगळ्या कॅटेगरीत म्हणजे जनरल स्टोर्स यात येत असला तरी मला सुद्धा तसंच डोक्यात होत कि एकदम हल्ली सगळे हे ऑनलाइन सगळी झालेला आहे ना त्यामुळे जस हो ऑनलाइन मुळे थोडा हो ह्या सगळ्या ऑनलाइन बिझनेस मुळे सगळ खोटे खाणी दुकान किंवा पूर्वीची बाजारपेठ असायची त्या सगळ्या खूप मोठा हा तलाब झाला हो हो अगदी बिझनेस कसा करावा जेंव्हा रोजच लागणार राशन आहेत ना हां त्याचा बिझनेस अ हे आहे बरोबर

त्याचा बिझनेस अ हे आहे बरोबर

त्यात तुम्ही झटकन हा करू शकता

पण सध्या अस आहे की आपण पण एखादा छोटास आ ऑनलाइन ट्रेडिंग किंवा आपण एखादी अ छोटस दुकान ओपन करून त्याच्या वर ट्रेडिंग कराव कि दुकान अ दुकान एकदम करण्या पेक्षा वेळ असेल तर घरोघर जाऊन पाहिल आपल हे बसायला पाहिजे

हां, नंतर मग अ दुकानाच काय होत मग भाड तेवढ सगळ तेवढ मग गंगाळ बसायला वेळ लागतो त्याला

पण म्हणजे तो खाण्या संदर्भात आला. हां रोज रोज लागणारा आयटम आहे. खाण एक खाण्या मध्ये तुम्हाला पटकन क्लिक होऊ शकते हो खाण्याच्या आयटम मध्ये बरोबर आहे हम्म हम्म नाही खर आहे म्हणजे जस हा सुद्धा एखादा बिज़नेस च. म्हणजे मुंबईचे डब्बे वाले आहेत हा सुद्धा ह्यांचा एक वर्षानुवर्ष त्यांनी पीडीजात ठेवलेला चालू असलेला हो हो हो व्यवसाय आहे

हो खाण्याच्या व्यवसायाला हम्म खाण्याच्या आयटमला मरण नाही. पण तो त्याला तेवढ हे सांभाळावा लागते. त्यांची जी क्वालिटी आणखीन हे सगळ हो लई सांभाळावा लागत.

सगळं तुम्ही आणि बनवून तुम्ही हा कारण आफत आहे. नाहीतर तुम्ही तय्यार आणून विकणार असेल तर त्याच्यात काय कंपनीच्या, कंपनी चांगला कॉन्टॅक्ट पाहिजे

हां जर तुम्ही बनवून विकणार असेल तर त्याची क्वालिटी मेंटेन करावी लागते हां नाही तरी म्हणून म्हंटल मी बघत होतो कि काय आपल्याला कुठल्या बिझनेसच्या कॅटेगरी मध्ये आपण काय करू शकतो काय नाही अस चालल होत. बघत होतो, वाचत होतो काय म्हणून म्हंटल पुस्तक वाचून सगळ्या गोष्टी हे करण्या पेक्षा म्हंटल ज्यांचा वर्षानवर्षाचा अनुभव हां हां हां आहे बिझनेसचा बरोबर तर त्यांचा थोडस आपण मार्गदर्शन आणि थोडं

बिझनेसची स्ट्रॅटेजी चेंज करता. तस आपल्या बिझनेस कुठला हि जरी असला तरी आपण त्याला काळानोदूक, काळानोदूक म्हण्या पेक्षा अ बदलत्या सणासूर सणांवर हां सणानुसार सण महत्वाचे. म्हणजे आपण बिजनेस असला जरी बिजनेसच्या हिशोबानी अ जशे जशे सण येतील किंवा जशे हां कार्यक्रम येतील, तर हिशोबानी आपल्या बिजनेसची स्ट्रॅटेजि बुक करायची हां हो. आवाज जरा हे होत आहे. हां हां हां नाही तो फाटत आहे हां ते थोडस बहुतेक तुमच्या आजू मागून आवाज हे होत होता मुळे

बरोबर. पण तुम्ही पण हा जो तुम्ही बीजनेस हे केला होता तो साधारण किती वर्ष

हां त्या मानाने पुष्कळ तुम्ही हो हो ह्याच्यात आहेत, मार्केट मध्ये हो पण ते आता काय झाल आहे. लोकांना नोकऱ्या नाही त्या मुळे लोक घरोघर जाऊन मग बीजनेस बऱ्याच लोकांनी हे केलेल आहे. हो आणि ऑनलाईन मूळे बीजनेस वर भयंकर परिणाम झालेली आहे.

म्हणजे आता तो जसं काय म्हणायचा तो जसा पूर्वी परंपरागत जो बिझनेस लोकं करायची आणि त्यांची जी काही एक त्यांनी हा ती राहती राहिली नाही आता तो नाही नाही तो कसा आपला आपल्या बिजनेसला आपण बाहेरून रूप थोडा कसं आता आणखीन डिजिटल कॉम्प्युटर च्या ह्याचा मध्ये कसं आपण आपल्या बिसनेसला कसं आपण फास्ट ट्रॅक वर आणू शकतो? तेच तर मी म्हणतो आणि त्या बिजनेसला काय माणूस हा खूप बोलका लागतोच. हा बोल बोल बच्चन लागतो माणूस.

नाही म्हणून म्हटलं चला आता तुमच हे करूया

आता बिझनेस आपला कुठला ही जरी आपण धरला आणि त्याला अनुसरून आपण एखाद्या दुकान किंवा गाळा घेऊन हा तस पण होऊ शकत पण गाला असं मोक्यावर गाळा पाहिजे कुठे तरी.

पण जे तुमच्या हल्ली हे सर्र्ऊंडिंग बघायला लागत कि तुम्ही काय कुठच्या हेचात आपण करत म्हणजे माल पण तसाच ठेवावा लागतो. खरंय. म्हणजे आता समझ आता एखाद कस्टमर आले कि आपला किराणा मालाचा बिजनेस आपण स्टार्ट करावं. म्हणजे एखाद हा शॉप चालू करावं आपण हा मग त सुद्धा चालू करत असताना त्याचा आधी सगळं अभ्यास करण. हा. खूप खूप. म्हणजे पूर्ण एखाद

बरोबर. नाही म्हणूनच हल्ली ते काही तेच काही लोकं म्हणतात ना कि ते हल्ली काय एखादी जागा घेऊन आपण आपला बिझनेस सुरू करण आणि ते करण त्यापेक्षा हल्ली लोक काय करतात सरळ आपला जे काही नवीन व्यवसाय असेल तो सरळ डिजिटल वरती घेऊन कॉम्प्युटर सहाय्याने हा ते होत कि कमीत कमी वेळा मध्ये आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो.

हो हो हो नवीन बिजनेस ची स्ट्रॅटेजी झालेली आहे.

तेच होतं म्हणजे आता हे सगळे मोठमोठ्या शॉपिंग करतो तर त्यांच्या सुद्धा हे केवढे मोठं-मोठे बिजनेस झालेत आता

डिजिटल मार्केटिंग भयंकर हे झाले आहे.

तो हा हा सगळ्यात मोठा प्रमुख प्रमुख आहे एखादा म्हणजे भाग आहे बिझनेसचा म्हणजे हल्ली हो हो असा कुठला बिझनेस नाही आहे की तो आपण

हा. ऑनलाइन करू शकत नाही. शेती म्हणा शेती पण डिजिटल मध्ये होऊ लागली आहे हल्ली.

हल्ली शेती सुद्धा आह हे होते

त्याच मार्केट त्याच सगळं निर्भर त्याच कॉम्पुटरवरच सगळं

तेच होतंय. म्हणूनच हल्ली सगळी बरीचशी लोकं मंडळी जी काही व्यवसायात आहे त्यांचा तो हा तो तसे आपल्याला ऑनलाइन वर घेऊन येता येईल हा त्याचा प्रयत्न करत असतात.

म्हटलं आधी एकदा माझे डोक्यात तेच होत कि हा बिजनेस आठवत नाही मला

डिजिटल मार्केटिंग अहं चांगलंय. हा , कॉम्पुटर च्या साहाय्याने जस आता हा ऑनलाइन मार्केट आहे.

जो काय आपण व्यवसाय करू त्याला ह्याची मदत घेऊन काय करता येऊ शकेल हा असं सांगेलं का ?

हा नाही आता करायचं आहे चालू साईड बाय साईड

आपलं थोडस कस होत कि आह व्यवसायमध्ये जो वर्षानुवर्षे कार्यालयात आहे त्यांचे

जे काही अनुभवाच पत्र खूप महा खूप महत्वाच पडतं.

हो. उपयोग होतो कारण बिजनेस मॅनेजमेंट सोळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी या आहेत त्या सगळ्या पुस्तकी मिळेल तरी जर तुम्ही तुम्ही तुमच्या सारखे बरेचशे बिजनेस मॅन करत असता. हो पण ते काय झालाय आता की आता नवीन मुलं ही आहेत अजून मुलीं ही मुलींमध्ये फास्ट आहेत एकदम. ह

हा. त्यामुळे त्यांना दुसरा पळ नाही. आहे चांगली त्यांचा मधेच. हेच सगळी राहील जावणीत.

संदर्भाने केले आहे पण ते त्या पोराने त्याच बरोबर अभ्यास करून चालू करायला पाहिजे.

मग पूर्ण प्लानिंग करायला पाहिजे. जागा कोणती? काय तिथे कोणतं बिजनेस आपल्याला चालू करायचं हे सगळं

पूर्ण त्याच हे करून स्ट्रक्चर हे करून नंतर मग त्याच हे करायला पाहिजे.

काय लागणार आहे? कसं करणार आहे? म्हणजे ती सुद्धा एक बिजनेस मैनेजमेंट झालं.

काय म्हणत सध्या तर तुमचं ह्या वेळीच दिवाळीच कसं सगळं तुमचं एकन्दर बाजारपेठा तुमचं बिजनेस बिजनेसला कस काय कसं काय? बिजनेस होतो. गणपती मध्ये ह्याचा मध्ये जाम बिजनेस हा होतोच.

ह्या वेळेला करोना नंतर बाद गेली

करोना नंतरच म्हणजे सगळ्याच बिजनेस ला एकंदर या नव्या ह्या वर्षी चालना मिळाली.

हो कारण बरीच अगदी छोटे मोठे सगळे बिसनेस जे खूप

सगळ्या गेल्या दोन वर्षांमध्ये पूर्ण ठप्प झाले होते.

हो बऱ्या आहेत सगळ्या वेग वेगळ्या बिझनेस वाले म्हणा किंवा कोणी ही ज्यांचे ज्यांचे बिझनेस बॅकग्राऊंड आहेत त्या सगळ्यांना या वर्षी अहं दिवाळी म्हणा किंवा जसे आपले सण उत्सव झाले तेव्हापासून त्यांना चांगली उभारी लागली.

मार्केट पण चांगल हे झालयं.

बिझनेस मध्ये आणि हल्ली सरकारी पण म्हणजे शासनाच्या हा सरकारी पण आंदोना चिकारी मिळते त्याच्याहून प्रोत्साहन चिकार आहे सरकार कडन.

हा म्हणजे काही सरकारी आपल्या शासन

स्कीम आहेत बिझनेस ला किंवा जे चांगले बिझनेस करण्याच्या ज्यांचा काही संकल्पना आहे किंवा

तुम्हाला नवीन स्टार्टअप करायचे असेल तरी सुद्धा गवर्नमेंट अहं गवर्नमेंट स्कीम बऱ्याच आहेत. ज्याचा लाभ होईल लाभ घेतला पाहिजे. हो म्हणजे अगदी आपल्याला कमी व्याजा मध्ये आपल्याला आपल्या व्यवसायच भांडवल उपलब्ध करून दिला जातो त्याच ऋण दिला जात. फक्त तेच आहे कि तुम्ही तुमचा व्यवसाय व्यवस्थित त्याचा प्लॅनिंग करून ते काम करन हे खूप महत्त्व आहे.

तुमच्या वेळेला पण म्हणजे सरकारच हे गवर्नमेंट च्या स्कीम्स वगैरे असायच्या?

बिझनेस करन आपला व्यवसाय आहे. सोप्प आहे आता. सोप्प आहे आणि कठीण पण आहे. कारण कॉम्पीटीशन कॉम्पीटीशन भयंकर वाढलेली आहे. बरोबर आहे. आपला अभ्यास पक्का असेल तर नक्की आपण बिझनेसला हे करू शकतो शासना आपला अभ्यास आपल्याला शासन मार्फत पण त्या मध्ये बऱ्याच मदत होते.

हो. बरोबर आहे. बरं झाल त्या निम्मिताने

तुमचं हे झालं बोलणं झालं. असं नाही कि मला काम होतं म्हणून मी फोन केला. तुमची आठवण येत असते.

हम्म चला बाय ह्यावेळी म्हणजे दिवाळी नंतर जे सगळे व्यवस्थित आता चालू राहू देत. हो हो तेच आता चालू राहणार.